नमस्कार
रिकर्सिव्ह फंक्शन वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय
हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ
ह्या पाठासाठी BASHमधील शेल स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या
httpwwwspoken tutorialorg ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि ग्नू बाश वर्जन 42 पाठाच्या सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
आता रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय ते पाहू
रिकर्सिव्ह फंक्शन जे स्वतःलाच कॉल देऊ शकते
रिकर्शन हे गुंतागुंतीचे अल्गोरिदम सोपे करणारे एक उपयुक्त तंत्र आहे
मी factorialश फाईल उघडत आहे
त्यात मी कोड लिहून ठेवला आहे
ही शेबांग lineआहे
फॅक्टोरियल हे फंक्शनचे नाव आहे
त्याच्या आत इनसाइड फॅक्टोरियल फंक्शन हा मेसेज प्रिंट करू
हे स्टेटमेंट युजरने दिलेले इनपुट वाचेल आणि ती व्हॅल्यू न् ह्या व्हेरिएबलमधे संचित करेल
येथे if एल्से कंडिशन आहे
आयएफ कंडिशन न् ची व्हॅल्यू शून्य आहे का तपासेल
ट्रू असल्यास फॅक्टोरियल वॅल्यू ओएफ न् इस 1 हा मेसेज दाखवेल
आयएफ स्टेटमेंट मधील एल्से भाग येथे आहे
हे फॅक्टोरियल फंक्शन कॉल करेल
आणि फी ने if एल्से स्टेटमेंट पूर्ण झाले आहे
factorialश फाईल कार्यान्वित करू
CTRLALTT ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस फॅक्टोरियल डॉट श एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश factorialश एंटर दाबा
आपल्याला Enter ठे नंबर असे दिसेल
मी 0टाईप करत आहे
हे आऊटपुट मिळेल
फॅक्टोरियल वॅल्यू ओएफ 0 इस 1 अप ऍरो दाबा
मागील कमांड मिळवा
एंटर दाबा
ह्यावेळी 5 टाईप करा
हे आऊटपुट दाखवले जाईल
इनसाइड फॅक्टोरियल फंक्शन
फॅक्टोरियल फंक्शनमधे काही अतिरक्त लॉजिकचा समावेश करू
आपण दिलेल्या संख्येचे फॅक्टोरियल काढू
कोडवर परत जाऊ
फॅक्टोरियल फंक्शनमधील एचो स्टेटमेंट काढून तेथे कोड ब्लॉक लिहू
सावे क्लिक करा
टेम्प हे व्हेरिएबल आहे जे युजरने दिलेली व्हॅल्यू संचित करेल
आयएफ कंडिशन व्हेरिएबलची व्हॅल्यू एक आहे का तपासेल
ट्रू असल्यास ते 1 प्रिंट करेल
हा आयएफ स्टेटमेंटमधील एल्से चा भाग आहे
हे टेम्प ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एक ने कमी करेल
आणि रिझल्ट एफ व्हेरिएबलमधे संचित केला जाईल
व्हेरिएबल एफ फॅक्टोरियल फंक्शनचा आऊटपुट संचित करेल
हा रिकर्सिव्ह कॉल आहे
एफ आणि टेम्प ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजचा गुणाकार करून तो एफ मधे संचित केला आहे
नंतर fची व्हॅल्यू प्रिंट करू
येथे if एल्से स्टेटमेंट आणि फंक्शन पूर्ण होईल
स्लाईडसवर जाऊ
आता प्रोग्रॅम कसे कार्य करेल ते पाहू
न् ची व्हॅल्यू म्हणजेच न् युजरकडून स्वीकारला जाईल
एंटर केलेली व्हॅल्यू शून्य असेल तर हा मेसेज प्रिंट होईल
अन्यथा ते फॅक्टोरियल फंक्शनवर जाईल
येथे व्हॅल्यू एक असेल तर हे एक ही व्हॅल्यू प्रिंट करेल
नसल्यास व्हेरिएबलची व्हॅल्यू एक होईपर्यंत फंक्शनला रिकर्सिव्ह कॉल दिला जाईल
नंतर सर्व व्हॅल्यूजचा गुणाकार करून तो दाखवला जाईल
टर्मिनलवर जा
अप ऍरो दाबा
मागील factorialsh कमांडवर जा
एंटर दाबा
आता इनपुट व्हॅल्यू म्हणून 5 टाईप करा
आपल्याला 5 ह्या संख्येचेfactorial मिळेल
ते 120 आहे
आपल्याला टर्मिनलवर प्रोग्रॅमचा फ्लो दिसेल
त्याचा अभ्यास करून प्रोग्रॅमचा मागोवा घ्या
स्लाईडसवर जाऊ
थोडक्यात पाठात शिकलो रिकर्सिव्ह फंक्शन
आणि ते उदाहरणांद्वारे समजून घेतले
असाईनमेंट म्हणून रिकर्सिव्ह फंक्शनद्वारे न् नंबर्सची बेरीज करणारा प्रोग्रॅम लिहा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीमSpoken ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे